जग बातम्या राजकारण राज राजकारण करमणूक स्थाने कार्यक्रमांमध्ये रस कमी होणे आजूबाजूला फक्त

जेव्हा व्यक्ती घशातील द्रव्य साफ करू शकत नाही श्वासोच्छवासाचा आवाज रक्त संचार आणि गुणगुण ने किंवा गुणगुण ने हे शब्द इतरांशी संबंधित असू शकतात परंतु मृत व्यक्तीला त्याबद्दल माहीत नसते थंड त्वचा जी निळी काळी होऊ शकते. विशेषता व्यक्तीच्या हात आणि पायांवर कोरडे तोंड आणि ओठ लघवी कमी होणे मूत्राशय आणि आतड्यांवरील नियंत्रण कमी होणे अं अस्वस्थ किंवा पुनरावृत्ती हालचाली कुटुंबातील सदस्याच्या आणि जवळच्या मित्रांसह लोकांची वेळ ठिकाण आणि ओळख याबद्दल गोंधळ तेथे नसलेल्या लोकांना किंवा गोष्टी पाहणे किंवा ऐकणे हे समस्या आणि सामान्यता सामान्य आहे हे भ्रम आजारी माणसाला घाबरवतात किंवा उपद्रवी असल्याशिवाय ते चिंतेत कारण नाही या स्वप्नासारख्या अनुभवांमध्ये सहसा भेटणे सभेची तयारी करने किंवा मृतांना अभिवादन करणे यांचा समावेश होतो. शेतामध्ये आणि बाहेर वाहून जाते आणि हळूहळू स्पर्श किंवा आवाज कमी प्रतिसाद देते कर्करोगाच्या दिवसाचे जास्त झोपणे जागे होणे किंवा जागे होणे कठीण आहे घटना किंवा उपस्थित लोकांची काहीही संबंध नसलेल्या गोष्टी बोलू शकतात रात्री जास्त चिंता अस्वस्थता भीती आणि एकटेपणा असु जर कर्करोगाचा उपचार केला जाऊ शकतो परंतु बरा होत नाही तर त्याचा काय अर्थ होतो? हा एक कर्करोग आहे जो बरा होऊ शकतो परंतु त्याची लक्षणे उपचार करणे योग्य आहे. कर्करोगाची प्रगती कमी करून लोकांचा आयुष्य स्थापित करण्यास किंवा वाढविण्यास मदत करू शकते कर्करोग काढता येईल का? किंवा स्वतःहून निघून जाणे दुर्मिळ आहे जर जवळ प्रत्येक बाब ही कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात त्यावर उपचारावर आवश्यक आहे कारण कर्करोगाच्या पेशी सामान्य पेशी प्रमाणे काम करत नाही. मृत्यूनंतर कर्करोग शरीरात राहतो का?

साधनचा मोठा परिणाम होऊ शकतो या साध्या व्यक्तीच्या मृत्यूचा एका तासाच्या आत चोवीस तासापर्यंत कर्करोगाचे जी मध्ये लक्षण व्यवहार होते.

आयुष्याच्या शेवटी अण्णा आणि द्रव्य घेण्यास त्रास होऊ शकतो कर्करोगाच्या रुग्णांना आयुष्याच्या शेवटी दिवसांमध्ये गिळण्यास त्रास होतो समक्ष द्रव्य आणि अन्न गिळण्यास अडचण आल्याने भूक वजन कमी होणे आणि स्नायू वाया जाऊ शकतात ज्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. कर्करोग म्हणजे काय?

तुम्ही उशिरा त्वचेच्या कर्करोग पासून कसे वाचता? उपचार कर्करोग उपचार तथा पिथ केमोचे मुळे कर्करोगाचा अधिक प्रमाणात विकास होऊन जातात धोका वाढू शकते radians toomer संकुपीत करते. मदत करू शकते मी थोडस की जी कर्करोगाचा लढण्यासाठी शरीराचा प्रतिकारक शक्तीचा वापर करते हे करण्यास मदत होते किंवा काढण्यासाठी शस्त्रक्रियेला याचा उद्देश पूर्ण वाढ कमी करणे आहे. या या आयुष्यात स्वतःच्या आढळल्यास कोणती लक्षणे आहेत जीवनाच्या समपतीची चिन्हे शेवटचे दिवस आणि तास श्वास घेण्याचा अर्थ निरुग्ण दीर्घकल श्वास न घेता जाऊ शकतात नंतर वेगाने श्वास घेऊ शकतात शरीराचे तापमान आणि रक्तदाब कमी होणे खाण्याची किंवा पिण्याची थोडीशी इच्छा जोपायच्या पद्धतीत बदल गोंदळ किंवा पैसे काढणे प्रगत कर्करोगाची लक्षणे कोणती आहेत? प्रगत कर्करोगाची लक्ष व्यवस्थित करणे वेढणा नैराश्य आणि चिंता थकवा आणि अशक्तपण भूक न लागणे वजनात बदल मळमळ आणि hellosir ह बोल sir कशे आहात तुम्ही? तुम्ही कशे आहेत? मी तर एकदम ठीक तर बढिया मी म्हटलं खूप दिवसांच आपण असच बोलत आहो कशावर तरी आपण discuss करूया असा विचार आला तर मी आपण अह एक topic घेऊया

अहं तर black hole या topic वर बोलूया म्हटलं हा तर माझा विषय हा तर माझा आवडता topic आणि या गोष्टी म्हणजे black hole वरच तुम्हाला काय वाटते? की या गोष्टीवर तुम्ही स्वतःला कस म्हणजे या त्या गोष्टीला म्हणजे कस आहे म्हणजे एकतर आपण historical गोष्ट आपण याच्यात मध्ये बघू शकतो आणि जे काही असते म्हणजे जे काही म्हणजे त्याच्यामध्ये obesarvations आपण केल असेन त्या गोष्टीवरच त्या गोष्टीवर काय बोलाल तुम्ही आणि अह त्या गोष्टीवर जे काय तुमच्या मनात आहे अह questions असेल किंवा काही पण जे काय तुम्हाला वाटत असेल त्या गोष्टीमध्ये काय काय नाही त्याच अह काय म्हणू शकतो आपण हे एक specification आपण म्हणू शकतोय त्या त्या गोष्टीवर तुम्ही काय बोलू शकाल? तर सुरूवात करण्याच्या आधी तेच आपला तुम्हाला एक विचारायच होत तुम्हाला अस काय तुम्हाला काय वाटते की blackhole blackhole काय असत? याच्यामुळे इतक लोक त्याला घाबरतात अह काही त्याच्यावर काही म्हणजे असे काही म्हणू शकतो ना आपण की त्याला black hole मध्ये अस तिच्याजवळ black hole आहे किंवा हे जे news वाले आहे ते काही पण सांगतात ते पण मला वाटते ते जेव्हा सांगतात either हे interesting अस वाटते लोकांना ते एक काहीतरी interesting आहे कारण त्यांना news बनवून ते सर्व मसाला बनवून ते सांगायचं असतं तेच न ते ताबडतोब

blackholeactually काय असतो एक region असतो म्हणजे particular एक जागा असतो ज्याच्यामध्ये light जे आहे light मध्ये light मध्येच फरक light झाल तुमचे electromagneticwaves झाले त्याच्या आतमध्ये जेव्हा जातात आरपार जाऊ शकत नाही ते जागा आहे एक जागा असते त्याच्यामध्ये escape नसते ठीक आहे ना म्हणजे तुम्ही एवढ त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यात बाहेर निघू शकत नाही मी त्याला singularity अस अस म्हणतो जो की एक movie बघितली असेल तुम्ही Interstellar नाव ऐकल कधी

Interstellar नाव ऐकल? movie च Interstellar बिलकुल बिलकुल Interstellar नाव ऐकलय त्यामध्ये तुम्हाला दाखवला असेल एक मोठा gigantic black hole दाखवला

space जो आहे काल्पनिक जे दाखवल त्यामध्ये exactly याच्यामध्ये काय होते की लोकाला अजूनपर्यंत माहित नाही कारण त्याच्यात

त्यासाठी जवळून त्याच परीक्षण कराव लागेल पण कारण त्याच्यामध्ये एवढा mass

पहिले testing चालतं पण खूप एक मोठा विषय आहे ते NASA च्या म्हणण्यानुसार पूर्वी म्हणत होत नक्षत्र मध्ये एक आकाशगंगा आहे त्याच नाव आहे CygnusXone त्याच्यामध्ये सापडल पहिल ते पहिल जे सापडल त्यामध्ये सापडल आणि NASA च्या अनेक अभ्यासानुसार आपल्याला आकाशगंगेत दहा तिथ अह दशलक्ष ते अजब अह जे ते हे त्यांच्या दहा दशलक्ष किंवा एक अब्ज याच जे मोठे तारे मरतात तेव्हा तयार होतात म्हणजे जेव्हा एक मोठा तारा मरतो तेव्हा black hole तयार होतो

अह वस्तूमानापेक्षा मोठ्या वस्तूमान महत्वाच्या या फक्त त्यांच्या जीवनाच्या समाप्तीपर्यंत असे मानले जातात तर black hole जे असतो ठीक आहे ना तो काय तयार करतो म्हणजे अजून त्याला आपण Create नाही करू शकत

तर natural जर तुम्हाला मी म्हटल की हवा create कर शकत का

एक काहीतरी त्याच्यामध्ये एक nature मध्ये काहीना काही changes होतो ज्याच्यामधून लागतो जस आपल्याला माहित असेल की दोन तारे जेव्हा टकरावतात असेल तेव्हा काय होत? एक होत न

होत न अह एक मोठा तारा जो असतो जेव्हा तो मरतो त्याच्यामुळे तयार होतो

आणि याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे एवढी जास्त असते की ती काहीपण even light सुद्धा त्याच्या आरपार जाऊ शकत नाही जे आपल्याला माहित आहे की lightTravel faster

म्हणून आपले जितके पण आपण अह आपण कोणाला म्हटल की किती सूर्याची किती? तर आपण त्याला मधेच सांगतो बरोबर

तसच आहे ते

खूप मोठ knowledge नाही आहे खूप हलक, हलक मी सांगू शकतो त्याबद्दल जे आपण अह एक जस तुम्ही म्हटले त्याच्यामध्ये electromagnetic एक waves जे आहे त्या पद्धतीचा तो एक अह त्याच्यामध्ये हा तो electromagneticwaves असतो त्याच्यात आणि त्याच्यामध्ये जे अह अह कारण त्यात आपण जे म्हणतो एक MassMass आपण एक म्हणू शकतो त्याच्यामध्ये अह तो अह त्या प्रकारे एक हे राहते त्याच्यामध्ये अह त्याचा जो Mass जो खूप मोठा हे असतो त्याचा आणि त्या अह त्याला आपण जे अह म्हणजे theoretical जर आपण way मध्ये अह सांगतो म्हटल तर अह त्याच्यात खूप काही अह म्हणजे अह आपण म्हणू शकतो की अह त्याच्यामध्ये जे अह खूप सारे जे millions of आपण म्हणू शकतो millions अह चे जे आहे ते solar जे राहतात असेच मला वाटते ते अह त्याच्यामध्ये अह हे करतात अह त्याच्यामध्ये काय म्हणतात शोषून घेतात एक प्रकारे आणि अशे किती तरी stars ला पण ते शोषून घेतात. आणि ते इतर black hole सोबत शोषून घेतात कारण black hole मला वाटते का एकच black hole चा राहत नसल प्रकार असते दोन type चे प्रकार असते एक लहान असतो एक मोठा असतो

तर आकाराने पण होऊ शकतो तो

ठीक आहे किंवा एका पर्वता एक पर्वत जो असतो त्याच्या एवढा मोठा पण असतो

अह वस्तुमान हे एखाद्या वस्तूच्या परदाच्या प्रमाणात मोजमाप आहे म्हणजे त्याचा आता काही मोजमाप एकदम काही लावू शकत नाही कारण तेव्हा आणि असा लहान telescope पण नाही खूप मोठा electromagnetic म्हणून आता नवीन आता Hubbletelescope पाठवलाय

पाठवलाय NASA नी

telescope मोठा telescope झाला याला पहिले आपण जे अस जेव्हा तुम्ही काही बघू शकत नाही तुम्ही direct त्याला बघू शकत नाही तसच

त्याच्यातही प्रकार आहे supremacyblackhole म्हणून पण एक खूप सगळ्यात मोठा प्रकार आहे black hole चा तो पण असतो

ठीक आहे हा दहा लाख सुर्यापेक्षा जास्त असतो म्हणजे दहा लाख सूर्य जर मोजून ठेवले न तरी ते कमी पडणार एवढे सूर्याच्या त्याच्या म्हणजे हे असतो आकार असतो ठीक आहे वाढतो धनुर असतात म्हणजे धनु रास असते त्याच्यापासून पण चाळीस लाख सूर्यासारखे म्हणजे त्याच्यात अह काय म्हणतात आपण की एक प्रचंड मोठा मोठा एक black hole पण जे आता scientist जे लोक आहे जे वैज्ञानिक आहे कारण हे जे black hole जे आहे न हे हे हे हे particular एक प्रक्रिया असते जे काय त्याच कारण एका एक तारा आपण पकडल तर एक ताऱ्याला तारेतून काही असेल न तर व्यक्तीच पण ताराची पण काही age असेल ते खतम होऊन जाते तर तो धीरे धीरे आपल जो जे आहे तो use करतो आणि एका जाऊन सकर होतो त्याच्यामुळेच मोठ होत त्याच्यात तारा जेव्हा तुटतो त्या म्हणजे तारा जेव्हा तो destroy होतो त्याच्यामुळे black hole तयार होतो

कृष्णविवार गुरुत्वाकर्षणामुळे काहीच शकत नाही म्हणून माप अगदी प्रकाश ही आहे कळल? वस्तू अह मनासमोर प्रकाश अधिक वेगाने फिरते ते सत्य असून तो कृष्णविवावर गुरुत्वाकर्षणापासून शकत नाही तुम्हाला आता माहित आहे का? काय म्हटल sirold

blackhole म्हणजेच काळावाला समजल?

ठीक आहे तर ते प्रकाश निर्माण करत नसल्यामुळे ते छिद्र आपल्याला दिसून येते बरोबर

नसते

की मग त्याच्यामध्ये जो एक अह आपण बघतो मग black hole आपण म्हणतो मग त्याच्यात जो एक redness तो असा काऊन दिसतो मग त्याच्यात एक प्रकाश असतो तो असा काऊन असतो? बघा न सांगतोय न blackhole चा अर्थ काळा

तुम्हाला पूर्ण काळ दिसल

काळ्यामध्ये तुम्हाला काळ दिसणार काय?

hole ला बघण हे खूप मुश्कील आहे त्यासाठी आपल्याला Thermal Radiation किंवा नवीन नवीन technologies निघाल्या त्याच्या त्याचा वापर करावा लागेल म्हणूनच न तुम्ही बघा तुम्ही असे पण आता जस आपण बघू तर किती black hole आपण आतापर्यंत अह अह म्हणजे तुम्हाला अस वाटते की scientist लोकांनी

म्हणजेच मी सांगतोय आता तुम्हाला की

त्यामुळे तुम्हाला तुम्हाला आश्चर्य वाटेल

पहिली गोष्ट तर ते invisible असतात दिसत नाही

फक्त dozen काही dozenblackhole आहे जे आपण फक्त शोधू शकलो आत्तापर्यंत

आणि जो सगळ्यात जवळ चा आहे तो एक हजार सहाशे Light year दूर आहे आपल्यापासून या गोष्टीवर जर मला वाटते की जर का जे ते images मग ते capture करतात ते easily जे available असतात ते इतके clearimages ते ते कुठून ते हे करतात जे अं NASA करतात किंवा मग कोणीतरी तुम्हाला अह thermalradiation

thermalradiation तुम्ही आज माहित असेल की एक अंधारामध्ये

बघितल असेल

Predator बघितला असेल film बघितली का Predator अरनॉल्ड ची त्याच्यामध्ये पण तुम्हाला दिसल असेल ते thermal चा वापर thermalimages बनताना दिसते

everything आपण अस म्ह एवढ शिकलो आहे तर तुम्ही चालतात आहे तुमची energy release होत

तुम्ही काय काम काहीपण काम करता

नाही आहे

dozen जे आहे dozen च्या बराबर आपण black hole शोधू शकलोय आणि सगळ्यात जवळचा जो black hole आहे न एक हजार सहाशे lightyear दूर आहे पृथ्वीपासून आणि यांच्यात तीन category असतात एक असतात तेवढ जास्त हे राहील

कारण आपला time होत आहे मला वाटत की खूप छान पद्धतीनी तुम्ही समजवल आणि अस वाटत होत की मी पूर्णपणे या बद्दल black hole बद्दल आता एक खूप छान वाटल

कोणाला नाही करतात धन्यवाद sir खूप खूप खूप धन्यवाद sir तुमचे

हा बोल ग खुप दिवसानी. Phone केलास.